त्याच्या नंतर टेबल खुर्ची पण दिसतय मला वर लायटिंग असलेली दिसतय पण ते बंद आहे. एक पुग्या सारखी पण लायटिंग दिसतय ती पण बंद आहे झाड आहे.

इ-थ-अ-ह हिरवळ आहे झाडे इथ पाणी वाहताना दिसतय ओडा ओडा नाही म्हणु शकत धब-धबा आस पांढर शुभ्र पाणी दिसतय .

हे कोणततरी कोकणाकडचं बहुतेक ठिकाण दिसत आहे मला नारळाच झाड दिसतय जहाज आहेत.

आय_सी_आय_सी_आय बैंक आहे. तिथ बिल्डिंग रात्रिची वेळ आहे. लाइटा दिसतायत मला अन काही माणस पण दिसताय.

इथे मला एक धबधबा दिसतोय मस्त पैकी मोठे मोठे दगडे आहेत काळी भोर त्याच्या शेजारी पायर्‍या पण आहेत वर जायला एक मला माणूस दिसतोय.

हे कुडाळ च काहीतरी आहे बहुतेक इथ पण रेल्वे जाण्याचं एक ठिकाण दिसती मला.

रेल्वेस्थानक आहे कारण रेल्वेच रूळ दिसतोय मला तिथं एक दुकान पण दिसतेय वर पत्र्याचं शेड आहे काही माणसं उभी आहेत काही बसलेली आहेत.